या बाडाचे जन्म गुहेत झाल्यामुडे त्याचे नात्र गुहा अशे ठेवले या गुहात गुहाने राज्य जिंकून घेतले आणि आपला महिमा वाढविला गुहं या नावावरून त्याला वंशाच्या गहेलोट अशे म्हणतात गुहापासून आठव्या पिढीत जन्मलेला राजा नरादित्य याला यिड राजा मिल्ल लोकांनी ठार मारून त्याचे राज्य हिरावून घेतले या समाजात ना नागदित्याला बप्प नावाचे तीन वर्षाचा मुलगा होता त्याला घेऊन त्याची आई पडत सुटली हा बष्प उर्फ बापा राबड फार शूर होता बापारा रावनने आपला मोर्चा थेट इराक पर्यंत नेऊन भिडविला होता त्याच्या नंतर अनेक राजे होऊन गेले त्यापैकी बरेच कुलदीप ते त्यांचेपैकी थोडी माहिती असली पृथ्वीराज चव्हाणबरोबर ऱ्हाऊन शाहबुद्द्दीन बरीविरुद्ध पानिपतच्या अर्पण करणारा राणा रामसिंग चितूराक्ष राजा होता त्यांच्या म्रित्युंनतर त्यांनी राणी कर्मदेवी यिने सोता रणांगणात उतरून दिल्लीच्या बादशाह कुतुबुद्दीन याला बायाड करून पडायला लाविले अलउद्दीन खुनी यांनी जेव्हा छितूर शहरावर हल्ला केला तेव्हा राणा लक्ष्मण सिंग आणि त्यांचे चे काका भीम सिंग यांनी पुष्कड शौर्य दाखविले शिवाय भीमसिंगची राणी पद्मिनी हिने आपले पतिव्रत्य साम्भाडण्याकरिता धैर्य दाखविले ते खरोखर आश्चर्य करण्यात होते कैलूशेप

Hi maam!

अं तुम्ही अं ती रिषभ पंतची news ऐकली का? तुम्हांला काय वाटतंय, आता त्याची तब्येत कशी तुम्ही काय latest news ऐकली का त्याबद्दल? अं नाही, हो ma'am latest news आली होती, कि त्याला hospital अं मधून दुसऱ्या hospital मध्ये हलवलं आहे. आता त्याची त्याची तब्येत ठीक आहे. त्याला fracture वैगरे असं काही झालेलं नाहीये, असं काही ऐकलं नाही मी. फक्त त्याच्या चेहऱ्याला म्हणजे डोळ्याला आणि नाकाला आणि कानाला मार लागलाय भरपूर. तर अं लोकांना असं वाटतं कि तो आंधळा झाला. होऊ शकतो किंवा त्याला डोळा पण त्याच्या डोळ्याचं पण operation होऊ शकतं. असं मला वाटतं. कारण कि त्याच्या डोळ्याला खूप जास्त मार लागलाय. आता तुम्ही news च्या news मध्ये photo मध्ये तर बघतिलचं असेल ना, त्याच्या डोळ्याला खूप जास्त असं blooding वगैरे होत होतं. आणि मार लागला होता. तर मग

कारण कि अं फक्त डोळ्याला थोडसं लागलंय त्याच्या. डोळ्याला लागलंय मार. पण डोळ्याच्या तिथं थोडी ना, फक्त डोळ्याची थोडी plastic surgery करता येईल. पूर्ण चेहऱ्याचीचं plastic surgery करावी लागलं. आणि तो एक celebrity म्हणजे celebrity म्हणण्यापेक्षा तो एक अं चांगला cricketer तर त्याला सगळे लोकं ओळखतात. त्याला त्याच्या चेहेऱ्यावरूनचं ओळखतात. किंवा त्याच्या अं त्याची personality आहे. त्यावरून तरी plastic surgery केली तर त्याला कोणी ओळखणारचं नाही.

अं दहा हजार पंधराशे लोकं ओळखतात. पण तो एक अं खूप मोठा आहे. त्याला भारतातच नाही तर जगातले international अं लोकं सुद्धा ओळखतात. आणि त्याच्या batting ला अं म्हणजे नवाजतात. तर मला नाही वाटतं कि,

अं तिचं स्वतःचं एक व्यक्तिमत्त्व आहे. अं तर ती जे तिला suit होईल. किंवा जे आपण असं पण म्हटलं जातं, कि आपल्या भारतामध्ये अं कि ज्यात आपण comfortable आहोत. आणि जे आपल्याला आवडलं आपण आपल्या मनानेचं कपडे किंवा घालू शकतो. कोणाचा बोलण्याचा अधिकार नाहीये. म्हणून मला असं वाटतं, कि त्या अं वाघ madam चं चुकलेलं आहे. त्यांना म्हणजे एवढं high level hyper व्हायची गरज नाहीये.

हो ma'am मला हि तेच वाटलं. कि तो राजकारणाचा भाग आहे. एक supporter ने काँग्रेसच्या supporter ने उर्फी जावेदला support केला. म्हणून BJP च्या supporter ने त्याला अं अं support नाही केला. किंवा त्याच्या offense उभी राहिली. तर मला असं वाटतं, कि त्या उर्फीचा तर काही संबंध नाहीये, त्या मतदाननंतर आपली image create करायची. आणि समाजामध्ये नंतर vote मिळवण्यासाठी, त्या उर्फीला vote bank म्हणून घेताय. असं मला वाटतंय. कारण कि अं मला नाही वाटतं कि कोणाला काही फरक पडत असल. कि उर्फीनि कशे कपडे घातले काय. कारण कि माणूस एकदा बघून ignore करतं. एकदा घातले तर आपल्याला वाटतं अरे दुसऱ्यांदा घातले तर. पण जर माणूस परत परत प्रत्येक वेळेस तेच तेच तेच तेच करत असलं, तर लोकांना पण interest राहत नाही ते बघण्यामध्ये. जसं कि आता झालंय लोकांचं. पहिले तिला खूप लोकांनी troll केलं. खूप लोकांनी तिला

अं घरच्यांनी पण तसंच केलं पाहिजे. तिला ignore केलं पाहिजे. कारण कि जेवढं तिला ignore करणं अं तेवढंच ती सुधरणं, असं मला वाटतं. अं कारण कि जर तिला आपण importance दिलं तर ती परत परत तसंच वागणं असं मला वाटतं. तुम्हांला काय वाटतं? हो maam! बरोबर म्हटल्या तुम्ही. जर आपण तिला importance दिलं तर ती तसंच वागणार आहे. जर importance नाही दिलं, तर ती तीच वागणं पण change करू शकती. आणि हे पण बरोबर म्हणल्या तुम्ही. कि तिच्याकडं ती वाघ एक voting bank म्हणून बघती. हे होऊ शकतं, ती तिला वाटलं असणं कि आता आपण अं कुठल्यातरी मुद्द्याला आपण हात घातला पाहिजे. किंवा कुठलातरी मुद्दा लोकांसमोर असा आणला पाहिजे. कि त्यामुळे सगळं लक्ष आप माझ्याकडे ओढलं जाईल. किंवा तिच्या म्हणजे लोकांच्या नजरेस येईल. त्यामुळे पण तिने हि complaint केली असलं. असं मला वाटतं. जर पण त्याचा आता त्यो तिचा एक fashion sense आहे तिचा. तर तो आपण अं जाऊन बदलून change नाही करू शकतं. किंवा तिचा thought आहे तो. तिच्यासोबत काही अश्या वाईट घटना पण झालेल्या आहेत, कि त्यामुळे ती अशी असू शकते. अं आपण कोणाच्या म्हणजे कोणाच्या thought च्या process मध्ये कुठले thought हे, आपण कोण किंवा कोण कशामुळे use करतं. आपल्याला माहित नसतं ना. पण मला असं वाटतं कि कपडे घालणं हा personal choice आहे. त्यामुळे त्या वाघ ma'am ने असं काही बोललं नाही पाहिजे. आणि त्या madam नी काही बोललं नाही पाहिजे, मला असं वाटतं. हो आणि madam ला लक्ष देण्यासाठी भरपूर असं समाजामध्ये खूप काही चालूये. ज्यांच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. असं मला वाटतं. जसं कि अं राजकर्त्यांनी काम करण्यासाठी खूप आहे. मुलींची शाळा किंवा अं असं बरेच काम आहेत त्यांना. त्यांनी या फालतू गोष्टींकडे लक्ष देऊ नये. एखाद्या celebrity च्या मागं लागणं हात धुवून. यापेक्षा त्यांनी स्वतःचं काम बघितलं पाहिजे. किंवा दुसऱ्या ज्या गोष्टी खरंच चांगल्या आहेत, ज्यांना खरंच खायला प्यायला अन्न नाही, त्यांना मदत केली पाहिजे. किंवा जे रस्त्यावर राहतात, त्यांना मदत केली पाहिजे. असे खूप लोकं आहेत गरीब, ज्यांना कि मदतीची गरज आहे. त्यांना एक रा राजकारण म्हणून त्यांनी मदत केली पाहिजे. जर त्यांना अं खुपचं दुसऱ्यांच्या मधात अं टांग आड अडवायची असलं, तर त्यांनी त्या गोष्टींमध्ये अडवायला पाहिजे. ना कि एकाच celebrity च्या मागे हात धुवून लागलं पाहिजे. असं मला वाटतं. परत तुम्ही ती news ऐकली होती का काल paper ला आली होती, कि अं अं एका travels आणि truck ची खूप जोरदार धडक झाली. त्याच्यामध्ये दहा अं प्रवासी मेले. ते सगळे शिर्डी ला जात होते. तर अं अं आता जसं कि बघतो आपण accident चं प्रमाण पण खूप वाढलंय. तर अं अं त्या driver ला पण त्या प्रवाश्यांनी दोन वेळेस अं सांगितलं होतं रात्री. कि fast चालवू नको तू खूप break मारतोय खूप break मारतोय, तरीपण त्याने नाही ऐकली. आणि शेवटी अं तिसऱ्या timing ला, त्याची आणि अं अं travels आणि अं truck ची जोरदार धडक झाली. त्याच्यामध्ये अं लहान चार वर्षाच्या मुलीचे आईवडील expire झाले. आणि अशे खूप जणांचे आईवडील आणि त्यांची पूर्ण family expire झाली. किंवा अं खूप असं म्हणजे लहान-लहान मुलांना पण त्यांचे आईवडील गेले. तर हि news तुम्ही ऐकलीये का? हो ma'am मी वाचली होती हि news. अं मला पण असं वाटतं, कि जो म्हणजे जे जे व्यक्ती प्रवासासाठी गाडीचा use करतात ना, त्या व्यक्तीने रात्री प्रवास करणं, तर सगळ्यांनीचं टाळलं पाहिजे. रात्री प्रवास करणं तर सगळ्यांनीचं टाळलं पाहिजे. आणि अं जे जी व्यक्ती गाडी चालवत आहे, ती रात्री त्यांनी व्यवस्थित झोप घेतली पाहिजे. किंवा व्यवस्थित आपलं कार्य म्हणजे अं काम वगैरे करून किंवा शांत निवांत झोपूनचं driving केली पाहिजे. कारण कि एका एका व्यक्तीबरोबर सगळ्यांच्या जीवाला धोका होतो, मला असं वाटतं. जर त्या प्रवा त्या driver ने त्या प्रवाश्यांचं ऐकलं असतं. तर मग ते तो accident झाला नसता. कारण कि एकाच परिवारामधले खूप जास्त लोकं अं मृत्यू होतो. मंग ते कधी कधी असं होतं कि ते परि अं परिवारमधले सगळे मोठ्यांचाचं मृत्यू होतो. लहान आहे ते फक्त म्हणजे जे छोटे छोटे मुलं आहेत, त्यांना अं ते जिवंत राहतात. तर मग त्या त्या त्यामुळे त्या मुलांचे खूप हाल होतात. किंवा त्यांच्या घरी अं वडीलधारे माणसं म्हणता येईल. किंवा मोठं कोणी नसतं कि जे कमावून घालता येईल. अं घालून जेवू म्हणजे कमावून आणून अं जेवू घालू शकेल. अं तर तसं होतं. तुम्ही हि news ऐकली का? अब्दू रोझी बिगबॉसच्या घरातून बाहेर आला.

अं त्याच्यासोबत अं अं म्हणजे एकदमचं बिगबॉस मधून तीन जणं बाहेर आले. जसं कि श्रीजीता तिला तर vote कमी पडले. त्यामुळे ती बाहेर आली. आणि अं साजिद खान ला पण बाहेर यावं लागलं. कारण कि

तर श्रीजीताला आणखी एक आठवडा ठेवायला पाहिजे होतं. आणि नंतर elimination करायला पाहिजे होतं. कारण कि आता ते अं अं शेवटचं आता खूप म्हणजे अं दोन, तीन, चारचं अं अं हफ्ते राहिलेत. तर त्यांनी

हो बरोबर आहे तुमचं म्हणणं. अं पण जर मी अशी पण news ऐकली, कि ते तीन आहे, ते आता तीन ते out केले त्यांनी बाहेर काढले. तर त्यामुळे show ला जास्त फायदा होईल. कि म्हणजे लोकांना बघायचं असेल, कि आता कोण जिंकलं. किंवा साजिद खान आणि अब्दू बाहेर आल्यावर. अं मंडली कशी खेळू शकते. किंवा शिव ठाकरे, निमरीत आणि MC स्टॅनचा काय role असलं, किंवा त्यांचा काय point of view असलं. हे पण बघायचं असलं. आणि तुम्ही हे ऐकलं का? आता मागे एक अं ओला दुष्काळ पडला होता, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं. अं शेतीला खूप loss झाला. तर शेतामध्ये कुठलं पीक घ्यायचं, म्हणजे ज्यांनी पीक घेतलं होतं, त्यांचं नुकसान पण झालं.

हम्म हो मी ऐकलं होतं हे. कि आता ओला दुष्काळ पडला होता. कारण कि नेहमीच भारतामध्ये हे महाराष्ट्रामध्ये कोरडा दुष्काळ असतो. पण ह्यावेळेस पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे ओला दुष्काळ पडला होता. आणि तिथल्या भागातल्या ठराविक भागांमधल्या लोकांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुस नुकसान पण झालं होतं. पण मला असं वाटतं कि, अं सरकारने त्यांचं थोड्या अं प्रमाणामध्ये मदत करायला पाहिजे. कारण कि नेहमी सरकार असं दावा करत असंत, कि आम्ही शेतकऱ्यांना इतकं देतो इतके कोटी वाटले, तितके कोटी वाटले. पण शेतकऱ्यांच्या हातामध्ये मला नाही वाटतं कि एवढे पैसे पडतील. म्हणजे खूप अं अं पंच्याहत्तर point सत्तर टक्के शेतकरी असल्यामुळे, त्यांनी अं शंभर कोटी रुपये जरी शेतकऱ्यांना अनुदान दिलं. तरीपण ते प्रत्येकाच्या Account मध्ये एक लाखापेक्षा पण कमी amount जातीये, असं मला वाटतं. कारण कि अं लोकसंख्या जास्त आहे. शेती अं वर आधारित लोकसंख्या जास्त आहे. शेती शेती करणारे शेतकरी जास्त आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत त्यांनी केली पाहिजे, असं मला वाटतं. आणि अं बरेच शेतकरी सुद्धा अं तसं म्हणजे बरेच सरकार सुद्धा येतं. आणि तसं अं आवाहन देतं, कि आम्ही हे करू, ते करू पण खूप कमी लोकं तसं करतात.

त्याचा पण काही जास्त फायदा नाही झाला. ते पण खूप news मध्ये चाललं होतं मध्ये कि अं अं तो ते अं त्यातून जे रसायन सोडणार, त्यातून पाऊस पडणार. हे तुम्ही ऐकलं होतं का?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

एक लाख पण नाही. काहीकाही शेतकऱ्यांच्या account वर दहा हजार किंवा पाच हजार पण amount येत नसलं. कारण कि आपल्या भारतामध्ये तर अं जास्त मदत करण्यापेक्षा जास्त खाणारे जास्त आहेत ना. त्यामुळे मला असं वाटतं.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

अं म्हणजे ते कोरोनासाठी म्हणत असतील. असं मला वाटतं कारण कि असं चाललं होतं मध्ये कि अं corona आला, तर शाळा बंद ठेवल्या जातील. पण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 जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अं कोरोना वाढला, तर त्यांनी आरोग्य मंत्र्याला विचारून अं निर्णय घे घेणं पण गरजेचं आहे, असं मला वाटतं. कारण कि शेवटी final निर्णय हा आरोग्यमंत्र्याचाचं असतो. आणि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 आतंकवाद्यांनी अं bomb plan केला होता. आणि अं आपल्या army च्या लोकांनी त्याला diffuse केला आणि ते अं success झाले त्याच्यामध्ये. ते तीन चार जण होते त्यांनी bus stand वर bomb लावण्याचा प्रयत्न केला होता.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 आजच्या news मध्ये आलं होतं, कि जे लोकं औरंगाबाद मधले होते. जसं कि आपण म्हणतो कि औरंगाबादला mini पाकिस्तान किंवा हैद्राबाद, औरंगाबादला आपण mini पाकिस्तान म्हणतो. जसं कि तिथं मोठ्या प्रमाणावर मुसलमानांची संख्या आहे. तर तुम्हांला काय वाटतं?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 अं मला नाही वाटतं ते पाकिस्तान मधले असतील म्हणून. मला वाटतं ते भारतामधलेच असतील. त्यांचं काहीतरी एक अं हेतू असेल किंवा त्यांची भारतामधली पण अशी संघटना संघटना असू शकते.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 अं राजकारण change व्हावा, म्हणून पण राजकारणी लोकं असं काही काही plan करतात. पण मला नाही वाटतं कि ते पाकिस्तानचे असतील. पाकिस्तानचे असते त्यांनी तर बीड छोटा बीड म्हणजे बीड एवढं माहित नाहीये ना लोकांना. एवढं प्रसिद्ध नाहीये.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 अं शोधून काढलं आणि कुठली पण जीवी जीवितहानी झाली नाही आणि अं ते पकडले गेले. पण त्यांनी त्यांची आणखी ओळख अं सांगितली नाही ना. मी हि पण news ऐकली. ते नीट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 कि हि news एखाद्या वेळेस राजकारणातली पण असू शकते. किंवा मंग सांगता येत नाही, पाकिस्तानमधली पण असू शकते.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 Bye! काळजी घे. hello राजेश्वरी

आग आजकाल technology किती वाढत आहे तुला माहितेय का म्हणजे social side work किंवा आपण कसही read करतो तर आज आजच्या युगात technology चा वापर किती जास्त प्रमाणात केला जातोय ना म्हणजे पहिल्याच्या काळात कस होत बघ technology म्हणजे तेवढी develop झाली नव्हती किंवा त्याची सुरुवात झाली नव्हती. आणि तीच आपण म्हणजे आताच्या twenty first जुलै मध्ये म्हणजे सर्व काही technology शिवाय म्हणजे आपलं काही चालतच नाही life आपली अशी incomplete असल्यासारखी आहे बघ आजकाल सगळंच म्हणजे जे आपलं life आहे ते पूर्ण machine वर depend झालय आता technology च म्हंटल तर आपला mobile च बघणं technology च आहे त्याच्यामध्ये कोण कोण आपण बोलतोय म्हणजे तू तिकडे आहेस मी हिकडं तरी कुठूनही आपण म्हणजे कुठूनही कोणाशीही connect करू शकतो पहिलं तस नव्हतं ना आणि machine चा वापर जे आहे ते आजकाल म्हणजे काळामध्ये जास्त वाढलेला आहे बघ जस machine प्रत्येक गोष्ट समज अह fan झालं आपल्यासाठी TV fan मग आपण

fan पण एक machine च आहे आणि तस तस machinemachine चा use बघ प्रत्येक field मध्ये केला जातो अशी कुठलीच field नाही ज्यामध्ये machine चा use केला जात नाही. machine हे आपलं काम सोप्प करण्यासाठी आहे जस computer आहेत computer चा use कित्येक जागी केला जातो बघ म्हणजे field आपण जे काही work करतो ते आता आमचंच work बघणं आता computer वरच पूर्ण depend आहे data entry च म्हण कोणतेही work most of the म्हणजे जे मोठ्या मोठ्या industries असतात तिथं बघ प्रत्येक म्हणजेच computer तर असतेच का तर त्याच्यात data maintain केला जातो computer हे म्हणजे जेवढं एक व्यक्तीच काम जे आहे मग आता calculate बघ आता किती fast होतय कोणतीही गोष्ट ते machine म्हणजे कोणतेही machine झालं जे आपलं काम सोप्प करतात आणि machine चा असे म्हणजे आजच्या काळात खूपच जास्त वाढलेला आहे मला असं वाटत कारण कि technology आजकालच life म्हणजे माणसाची प्रत्येक गोष्ट आपली प्रत्येक गोष्ट depend करते technology वर machine वर म्हणजे आपलं सकाळी उठल्यापासून ते आपण झोपेपर्यंत किती जास्त म्हणजे machine चा use करतो ना

mixer grander ते सगळं सगळं सगळं आणि ते technology मुले help पण व्हायलेय आपली पण नुकसान पण जास्त आहे technology मूळ आता बघ सगळं अर्ध्याच्या वर आहे आधी सगळं कस होत अह म्हणजे आधी काही तेवढी technology नव्हती ना पुराण्या जमान्यामध्ये फक्त एक टेलिफोन होत अह ते पण एक आपल आधी होत बघ ते काय म्हणतात ग ते फोन राहत होत बघ आधी ते coins टाकून बोलायचं आता ते नाही आता ते technology लय वाढली आधी तर wire पूर्ण

पूर्ण ते antenna नाही काही नाही different different वाढलेय आता मस्त आधीच कस वेगळंच होत आणि वाढत वाढत जास्त जास्तच वाढलेय technology आम्ही आता बघ computer कोणतही काम ना आपलं computer च ऱ्हायलंय बघा काही राहो ते email create करायचं राहो ते photo च upload करायचं आणि ते आपलं form भरायचं सगळं सगळं computer वर झालंय असं कोणताच काम नाही कि ते

आता आपण फोने बघ आजकालची generation आता जे आपल्या वेळेस नव्हतं smartphone नंतरच आले ना हा पण जेव्हा थोडे मोठे झाला eight ninth class मध्ये असं seventh class मध्ये गेला होता आजकाल कस ते फोन मूळ use पण आपले जे new generation आहे ते पूर्ण त्यांचे अह नुकसान व्हायलंय त्याच फोन use करून technology चा फायदा पण हाय नुकसान भी हाय आपल्यावर depend राहतेकि किती वापरायचं ते पण आजकाल ना फोन शिवाय आपण राहूच शकणार नाही कोणी पण बघ फोन फोन जिकडं तिकडं फोन ज्याच्या त्याच्या हातातच आहे आणि कोणी पण एक मिनिट फोन ठेवून राहू शकणार बरं काही झालं notification आल काही झालं की लगेच हा कोणाचं चाललंय काय नाही ते सोहळा म्हणजे एवढी लत लागली फोनची तसं ते फोन चांगला म्हणजे चांगल्यासाठीच काढले वापरण्यासाठी पण आपण कधीकधी ते instagram ते त्यांच्यामुळे

आहेत ना आणि हे बघ doctor पण कधी म्हणतात ना बघ जास्त mobile use करू नये आता mobile use केल्यामुळे आपलं डोकं डोळे सगळे सगळे दुखायले ना आता आणि doctor कडे गेल तर doctor म्हणाले mobile सातच्या नंतर use करायचा नाही TV सातच्या नंतर बघायचा नाही अह technology मुळे म्हणजे फायदा पण आहे नुकसान पण व्हायला लागले आपल आणि specially you आपलं जे young generation आहे ते बिघडून चाललय.

एवढे आहेत की आपल्या म्हणजे काम म्हणजे पहिले कसं बघ तू म्हणालीस तसं mixer blender आणि washing machine बघ आपल्या घरी असते आता common झाले प्रत्येकाच्या ह्याच्यात आहे कोणालाच मेहनत करायची पहिलीच्या बाया कशा घरातलं सगळं काही करायच्या स्वतःहून का आता तसं काहीच नाही washing machine मध्ये कपडे टाका त्याला काय मेहनत लागत नाही काय लागत नाही washing machine झालं म्हणजे washing machine मूळ एकतर आपला time हि वाचतोय आणि energy हि वाचती ते आपला फायदा आहे पण त्याच नुकसान पण आहे कि त्यामुळे माणूस कसा आळशी बनत चाललेला आहे प्रत्येक गो म्हणजे आपण एवढं प्रत्येक गोष्टीत machine वर depend करतोय सकाळी उठल्यापासून एक button on केलं fan चालू झाला on केलं light चालू झाला म्हणजे एक जस फोनमध्ये एका click वर आपल्याला पूर्ण म्हणजे world ची माहिती भेटते world मध्ये कुठं काय चाललं आहे ते पूर्ण आपल्या एका touch मध्ये आहे जे जे आपल्या हातात आहे ते आणि तू म्हणल्याप्रमाणे तर पहिलं तर आपल्या कोण फोन हेच नव्हतं किंवा smart phone नव्हते आपल्याला असं twelfth वगैरे झाल्यावर फोन भेटलेत पण आजकालची जी generation आहे ती म्हणजे एवढ्या छोट्या वयात त्यांना फोन च म्हणजे पूर्ण येत कि ते YouTube चालवू शकतात YouTube वर गाणी बघतात YouTube वरच्या adds सुद्धा ते skip करतात आणि games खेळणं games download करणं प्रत्येक गोष्ट म्हणजे जी आपल्या लहानपणी नव्हती ती आता झाली कि technology म्हणजे दिवसेंदिवस technology जी आहे ना ती वाढत वाढत चालली आहे बघ कमी होण्याचा कमी होत नाहीये तर ती फक्त वाढत चालली आहे आणि ते चांगलं हि आहे एक प्रकारे पण जस बाहेर देशात बघ robots आहेत आपल्या इथं तर सध्या नाहीये robots च वगैरे

वेळ वाचतो आपला प्रत्येक कामामुळं पण यामुळ माणूस म्हणजे आळशी होत चाललेला आहे आणि main म्हणजे त्याला health issues जे आहे ना ते वाढत चाललेले आहेत. आपण कस computer च तू म्हणल्याप्रमाणे data entry आपलं सगळं data जे आहे ते computer मध्ये save असतो प्रत्येक गोष्ट जे आहे ते computer मध्ये आपण काय करतोय काहीच मेहनत नाही फक्त बसून बसून आपण त्याला click करतोय घरून सगळं आपण आता स्वतः त्याच्यावर computer वर करतात तर त्यामुळे पण जे आहे ना तो म्हणजे obesity जो आहे ना लठ्ठपणा तो वाढत चाललेला आहे मला असं वाटतं याच reason म्हणजे माणूस आळशी बनत चाललेला आहे ना हो तुम्हाला तस बोबर हाय आळशी पण व्ह्ययलाय आणि कोणत्याच गोष्टीचा ना कंटाळा म्हणजे कंटाळपण यायला लागलाय बघ आपल्याला म्हणजे अह हे बघ technology चांगल्यासाठीच काढलेला आहे पुन्हा पुन्हा पण आपण त्याचा गलत use करायला लागलोय बघ आता google वर google वर तुम्हाला त्याच सगळ सगळ information भेटते पण काही

काही जण चांगल्यासाठी असे करायला आणि आधी कस होत माहितेय का आपल्यालहांपणी तेवढं काही smartphone नव्हतं तेवढं ते छोटूस फोन होत ना Nokia च त्याच्यामध्येच एक call केलं बोललं मावशीला नानीला कि खुश आता तर video call आलेत हे आलेत आधीचे लोक बघ आपल्यात आपण city life मध्ये फोन ते technology ते आपल्यापेक्षा ना जे गावात आहेत तेच खूप खुश आहेत आपल्यापेक्षा आणि आपण कस ते stressful जिंदगी म्हणतात ना ते जगायला आणि ते कसे एकदम खुश आहे nature मध्ये time spent करतात

म्हणजे गावामध्ये पण technology चा use व्हायलेय आता आता कुठं पण तेवढं नाही तेवढं ते लोक बघ तेवढं TV आणि आपलं mobile जास्त use करणार म्हणजे जे mute आहेत तेच जास्त use करतात आधीचे लोक use करत नव्हते आणि तो खुश राहतोय आता कस झालंय आपण ना mobile शिवाय राहुच शकत आणि ते laptop ते हे न ते सगळं सगळं त्याच्यावरच depend आहे काही झालं आता तर theater मध्ये जायची गरज नाही ते Netflix download केलं आणि कोणती movie बघलं झालं आणि कोणती series आली कोणती गाणी ऐकायची असली TV वर म्हणजे वेळ

न बघता आपण mobile वर ऐकू शकता ना आपण गाणी म्हणजे सगळं सगळं mobile वर काही झालं कि mobile वर लगेच कळते म्हणजे आपण जास्तच असे करायला लागलोय म्हणूनच health issues ते city मध्ये वाढायलय आणि पुनः migraine pain जे आपल्या दोघीला आहे ते आणि ते doctor एक एकदा मी hospital ला गेले होते ना तेव्हा ते doctor बोलले mobile मूळ mobile मुले पण होते म्हण कारण कारण mobile च जे light असते ना ते आपल्या डोळ्यांसाठी चांगलं राही ना म्हणे जे आपण use करता रात्ररात्रभर chatting scrolling insta वर reels बघणं ते डोळ्यांसाठी चांगलं राही ना म्हणे doctor मला काय म्हणले सात च्या नंतर ते वापरू नये mobile mobile जेवढं चांगलं वापरलं तेवढं चांगलं राहते म्हणले म्हणून तर लय जनाला हे बघ आजकाल माहितेय चौथी पाचवी च्या पोराला पोरीला पण चश्मा लागायलाय आणि ते हे माझ्या ताईचे मूल मुली माझ्या भावाची मुलगी पण आता तिला सगळं माहितेय माहितेय का youtube वरल तुम्हाला तस skip करण YouTube वर mike आहे ना google mike वर बोललं झालं मग गाणी येतात गाणे म्हणजे इतकी ती सगळ म्हणजे एवढं

आपण जास्त ते life आपण ते जे होती ना लहानपणीची life ते ते life सगळ्यात best होती आणि आताची आणि तेव्हाची तर लय compare म्हणजे compare केलं तर

बघलं होत बुवा आणि new new माहितेय परवाच आम्ही तिकडं त्या showroom ला गेलो होतो त्या reliance च्या तर fridge आलेत एवढे different different fridge अह सगळ सगळ म्हणजे त्याच्यात सगळ snack च पोषण सगळ cake च सगळं आलय आताआणि आधीचे fridges मध्ये थोडे छोटे छोटे राहत होते तेवढे रिक म्हणजे खाणे राहत नव्हते ना तेवढे

आणि आपलं fridge अह कस गावांमध्ये तर आता म्हणजे कोण काही काही जण घेतात म्हणा पण काही जण जे गरीब आहेत ते afford करू शकणार आता इथे मला तर वाटत हा लागली ना ते घरीच आहे ना त्यांचीच life चांगली आहे आपल्यापेक्षा म्हणजे तेवढं काय technology चा use नाही आणि त्याला

आणि ते खुश राहतात यार जशी आहे life तशी जगतात मस्त इतर काही काही जण म्हणजे आजकाल सगळ्या तर फोन झाले म्हणा पण जे आधीची life होती ना तेच better होती कस आधी कस फोन येण्याच्या आधी आधी latest पाठवत होते ना चिट्ट्या मला वाटतंय तेच life चांगली होती हे technology चा use जो

scrolls करणं reels ते हे comedy video यांच्यातच बघू बघू पूर्ण life spoil करून टाकायला लागलेत आणि डोळे खराब सगळं सगळं health issues त्याच्यामुळं technology मूळच व्हायलेय आणि तुला माहितेय का ते birds पण बघ जास्त मरायलेत बघ हो ग ते माहिती आहे ते तेना आपल्या मोबाइल towers च्या range मुळ होतय तस कारण कि जागोजागी एवढे तसे mobile phone झालेत प्रत्येकाच्या घरात नाही नाही म्हणत पाच सहा फोन म्हणजे जितके व्यक्ती तेवढे फोन मग एवढे फोन तेवढ range त्याच्यासाठी मग आणि आता कसं प्रत्येक गावात range पाहिजे प्रत्येक याच्यात तर जिथे तिथे मोठे towers बांधत आहे त्यामुळे तसं होणारच झाल ना कि त्याची radiation म्हणजे वाढवली तर ते पक्ष्यांसाठी म्हणजे चांगलं नसत त्यामुळं त्यांना तस होतय पण technology चे जसे चांगले use आहेत म्हणजे त्यामुळेच कामकाज म्हणजे जे आहे ते खास होऊ शकत आणि आपले जे काही work आहे त्याला म्हणजे आपण म्हणजे पहिलं कस अगदी JCB machine आहे ते पहिले म्हणजे खड्डा खोदायला एक व्यक्ती दोन व्यक्ती म्हणजे किती करू शकतील त्याच्यासाठी energy हि जात होती आणि time पण खूप जास्त लागत होता आणि आता एक JCB आणला तर एका दिवसात म्हणजे किती खोल खड्डा खोदु शकतो किंवा पशु शकतो ते प्रत्येक जे machine आहेत त्याने किती म्हणजे specially जे construction च्या side मध्ये मोठ्यामोठ्या machine आहेत बघ तर ते किती सारे development झालेले आहेत technology चे तर त्याच्या use चांगल्यासाठीच आहे. पण अह त्याच्यामुळे काय होतंय manpower जे म्हणजे पहिल जे काम जस मी म्हणलं की JCB च ते काम जे म्हणजे अह जास्त लोकं लागत होते त्याच्यासाठी फक्त आता एक व्यक्ती लागतो तो machine monitor करतो आणि पूर्ण instruction गेले कि ते एक व्यक्ती म्हणजे तो पूर्ण काम करू शकतो त्याचप्रकारे अशा machine आहेत बघ कि त्या म्हणजे जे जास्त मेहनत जात होती आणि जास्त manpower लागत होत्या तर तसेच आता कमी झाल्यात आणि ते एक व्यक्तीच पूर्ण काम करू शकते. जस आता cleaning साठी बघ पहिले कस होत आपल्याला पहिले स्वतः clean करण्यासाठी आधी झाडून काढा मग पुसून घ्या स पण आता vacuum cleaner आलेले आहेत म्हणजे